नमस्कार जेएमओल अप्लिकेशनच्या प्राथमिक ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्या ट्युटोरियलमध्ये मी थोडक्यात स्पष्ट करेन जेएमओल अप्लिकेशन विंडो आणि काही बेसिक ऑपरेशन्स
पुढे शिकणार आहोत मेनू बार टूल बार आणि जेएमओल पॅनल
जेएमओल पॅनलचा आकार कसा रुपांतरीत कराल
साध्या सेंद्रिय रेणूंचे मॉडेल्स तयार करणे
हाइड्रोजन च्या जागी मिथाइल गट बदलून रेणू तयार करणे
आपण हेदेखील शिकणार आहोत
स्थिर कन्फर्मेशन प्राप्त करण्यासाठी एनर्जी मिनिमाइज करणे
आणि इमेज mol फाइल म्हणून सेव्ह करणे
ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास आपणास माध्यमिक शाळेचे रसायनशास्त्र प्राथमिक सेंद्रिय रसायनशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1204 जेएमओल वर्जन 1222 आणि जावा वर्जन 7 कृपया लक्षात घ्या
जेएमओल अप्लिकेशन सहजतेने रन करण्यासाठी आपल्या सिस्टमवर जावा स्थापित असले पाहिजे
जेएमओल अप्लिकेशनबद्दल माहिती
हे फ्री आणि ओपन सोर्स मॉलिक्युलर व्ह्यूवर आहे
केमिकल स्ट्रक्चरचे 3 डायमेंशनल मॉडेल्स तयार करण्यासाठी आणि पाहण्यासाठी वापरले जाते
तसेच प्रोटीन्स आणि मॅक्रोमोलिक्युल्स चे सेकेंडरी स्ट्रक्चर्स पाहण्यासाठीदेखील वापरले जाते
डाऊनलोड आणि इंस्टॉलेशनसंबंधित माहिती
उबंटू ओएस करिता उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर चा वापर करून जेएमओल चे इंस्टॉलेशनप्रतिष्ठापन केले जाते
कृपया आमची वेबसाइट wwwspoken tutorialorg वर लिनक्स सिरीजमधील ह्या ट्युटोरियल चे अनुसरण करा
विंडोज मॅक ओएस आणि अँड्रॉइड डिव्हाइसवरील इंस्टॉलेशनकरीता कृपया wwwjmolsourceforgenet वर जा
आणि संकेतस्थळावर इंस्टॉलेशनच्या सुचनांचे पालन करा
मी आधीच उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर वापरून आपल्या सिस्टमवर जेएमओल अप्लिकेशन स्थापित केले
जेएमओल अप्लिकेशन उघडण्यासाठी दश होम वर क्लिक करा
सर्च बॉक्समध्ये जेएमओल टाईप करा
जेएमओल आयकॉन स्क्रीनवर दिसेल
जेएमओल अप्लिकेशन उघडण्यासाठी जेएमओल आयकॉनवर क्लिक करा
जेएमओल अप्लिकेशनच्या विंडोवर मेनू बार आहे
मेनू बार खाली टूल बार आहे
येथे डिस्प्ले एआरईए आहे ज्याला जेएमओल पॅनल म्हटले जाते
मेनू बारमध्ये विविध पर्याय आहेत जसे फाईल एडिट डिसप्ले इत्यादी
यापैकी प्रत्येक पर्यायाला विविध उप पर्याय आहेत
इतर पर्यायांशिवाय अणूंमधील अंतर मोजण्यासाठी टूल्स मेनूमध्ये टुल्स आहेत
आपण नंतरच्या ट्यूटोरियलमध्ये हे पर्याय समजून घेणार आहोत
हेल्प मेनू जेएमओल अप्लिकेशनबद्दल भरपूर उपयुक्त माहिती ठेवतो
हे एक यूज़र गाईडदेखील आहे ज्या मध्ये डॉक्यूमेंटेशन आहे
टूल बार मध्ये अनेक मेनू आयकॉन्स आहेत
मेनू आयकॉन्स काही फंक्शन्स ताबडतोब निष्पादीत करतो जसे ओपन सेव्ह एक्सपोर्ट प्रिंट इत्यादी
येथे रोटेट अणूचे सेट निवडणे अंतराचे मोजमाप करणे इत्यादीसाठी आयकॉन्सचे सेट अहेत
मॉलिक्यूलर मॉडेल्सला एडिट आणि बनवण्यासाठी मॉडेलकिट आयकॉनचा वापर केला जातो
आपल्या गरजेप्रमाणे जेएमओल पॅनल रीसाईज करू शकतो
कर्सरला विंडोच्या कोणत्याही कोपर्यात आणा तोपर्यंत हा एरो इंडिकेटर मध्ये बदलेल
आता विंडो तिरपी वरच्या किंवा खालच्या दिशेने ड्रॅग करून रिसाईज करा
पॅनलचा आकार बदलण्यासाठी मेनू बारमधील डिसप्ले बारचा देखील वापर केला जाऊ शकतो
डिस्प्ले मेनूवर क्लिक करून रिसाइझ पर्याय निवडा
एक डायलॉग बॉक्स उघडतो ज्यात आपण विड्थ आणि हाइट पिक्सेल्स मध्ये स्पष्ट करू शकतो
मला 800 बाय 600 पिक्सेल विंडो हवी आहे
तर मी टाईप करेन 800 स्पेस 600 आणि ओक बटणावर क्लिक करेन
आता जेएमओल पॅनल 800 बाय 600 पिक्सेल्स मध्ये रीसाईज होतो
आता काही सोप्या सेंद्रिय रेणूंचे मॉडेल्स तयार करूया
मॉडेलकिट आपणास एनर्जी मिनिमाइज़ेशनच्या सह मॉडेल्सला रुपांतरीत करण्यास आणि बनवण्यासाठी अनुमती देते
टूल बार मधील मॉडेलकिट वर क्लिक करा
पॅनलवर मीथेन चा एक मॉडेल प्रदर्शित होतो
जेएमओल पॅनलच्या वर डाव्या कोपर्यात एक मेनू प्रदर्शित होतो
या मेनू ची वैशिष्ट्ये सहजगत्या अणू ला एड डिलिट आणि ड्रॅग करण्याची क्षमता यांच्यात समाविष्ट आहे
फंक्शनल ग्रुप जोडणे
बॉण्ड्स डिलीट एड आणि रोटेट करणे
एड हायड्रोजन्स मिनिमाइज़ आणि सेव्ह फाईलस् इत्यादी
मेनूतील विशिष्ट वैशिष्ट्य वापरण्यास उपलब्ध चेक बॉक्सवर क्लिक करा
मॉडेलकिट फंक्शन एका हायड्रोजन अणूला एका मिथाइल गटासह बदलण्यास अनुमती देते
ज्या हायड्रोजन अणू मध्ये आपल्याला बदल करायचे आहे त्यावर कर्सर न्या
या हायड्रोजन अणूवर एक लाल रिंग प्रदर्शित होते
अणूवर क्लिक करा
तुम्ही पाहू शकता की एक मिथाइल गट जोडला गेला आहे
मिथेन रेणू आता इथेनमध्ये रुपांतरित झाला आहे
आधी केलेली स्टेप पुन्हा करू
प्रोपेनचे मॉडेल मिळवण्यासाठी हायड्रोजन अणूवर क्लिक करा
ह्या रेणूवर एनर्जी मिनिमाइझेशन आपल्याला सर्वात स्थिर कान्फॉर्मेशन देईल
एनर्जी मिनिमाइझेशन करण्यासाठी160 मॉडेल किट मेनूमधील पर्यायावर खाली स्क्रोल करा
मिनिमाइझ पर्यायावर क्लिक करा
आता आपल्याकडे प्रोपेन रेणू चे सर्वात स्थिर कान्फॉर्मेशन मॉडेल आहे
हे स्ट्रक्चर mol फाईल म्हणून सेव्ह करण्यासाठी मॉडेलकिट मेनू उघडा
मेनूवर खाली स्क्रोल करा आणि सावे फाइल पर्यायवर क्लिक करा
स्क्रीन वर सावे डायलॉग बॉक्स दिसते
त्या फोल्डरवर क्लिक करा जेथे आपली फाइल सेव्ह करायची आहे
मी आपली फाइल सेव्ह करण्यास डेस्कटॉप निवडते
तर डेस्कटॉप निवडा आणि ओपन बटणावर क्लिक करा
फाइल नामे वर जा आणि टेक्स्ट बॉक्समध्ये प्रोपाने टाईप करा
फाइल्स ओएफ टाइप वर क्लिक करा आणि मोल पर्याय निवडा
आता डायलॉग बॉक्सच्या तळाशी उजवीकडे सावे बटणावर क्लिक करा
डेस्कटॉपवर प्रोपेनचे 3डी मॉडेल mol फाईल म्हणून सेव्ह होईल
जेएमओल मधून बाहेर पडण्यासाठी फाइल मेनूवर क्लिक करून प्रोग्राममधून बाहेर पडण्यासाठी एक्सिट पर्याय निवड
थोडक्यात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो जेएमओल अप्लिकेशन विंडोबद्दल
जेएमओल पॅनल रिसाईज करणे
सरळ सेंद्रिय रेणू जसे मिथेन इथेन आणि प्रोपेन चे 3डी मॉडेल्स तयार करण्यासाठी टूल बारमधील मॉडेलकीट फंक्शनचा वापर करणे
हायड्रोजनला मिथाइल गटासह बदलून रेणू तयार करणे
स्थिर कॉन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी एनर्जी मिनिमाइझेशन करणे
आणि इमेज mol फाईल म्हणून सेव्ह करणे
जेएमओल मॉडेलकिट फंक्शन वापरून खालील रेणूंचे मॉडेल्स तयार करणे 2 4 डायमिथाइल पेंटाने आणि 3 इथाइल 5 मिथाइल हेप्टने
स्थिर कन्फर्मेशन प्राप्त करण्यासाठी एनर्जी मिनिमाइज़ करणे
mol फाईल म्हणून इमेज सेव्ह करणे
टूल बारमध्ये रोटेट मॉलिक्युल वापरुन मॉडेल फिरवणे
आपल्या पूर्ण असाईनमेंटचे आऊटपुट खालीलप्रमाणे दिसले पाहिजे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ बँडविथ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड डाऊनलोड करूनही पाहू शकता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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
या ट्युटोरियलचे भाषांतर अतुल यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते
धन्यवाद